सर्वाना नमस्कार
KTurtleमधील कंट्रोल एक्झिक्युशन वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण व्हाईल लूप आणि फोर लूप शिकू
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू लिनक्स ओएस व्हर्शन 1204 क्टर्टल व्हर्शन 081 बेटा चा वापर करीत आहे
मी असे गृहीत धरते की तुम्हाला क्टर्टल ची मूलभूत माहीत आहे
जर नसेल तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमच्या वेबसाइट httpspoken tutorialorg ला भेट द्या
चला नवीन क्टर्टल अप्लिकेशन उघडुया
दश होम वर क्लिक करा
सर्च बार मध्ये क्टर्टल टाइप करा
ऑप्शन वर क्लिक करा
क्टर्टल अप्लिकेशन उघडेल
सर्वप्रथम मी कंट्रोल एक्झिक्युशन म्हणजे काय हे स्पष्ट करते
कंट्रोल एक्झिक्युशन प्रोग्राम च्या प्रवाहास नियंत्रित करते
प्रोग्राम एक्झिक्युशन नियंत्रित करण्यासाठी विविध परिस्थिती चा वापर केला आहे
लूप वारंवार होणार्या निष्पादनाचा एक ब्लॉक कोड आहे जोपर्यंत निश्चित कंडीशन पूर्ण होत नाही
उदाहरणार्थ व्हाईल लूप आणि फोर लूप
चला व्हाईल loopसहित ट्यूटोरियल ची सुरवात करू
व्हाईल लूप मध्ये लूप च्या आतील कोडची पुनरावृत्ती होते जोपर्यंत बोलियन फळसे मध्ये बदलत नाही
चला मी व्हाईल loopची रचना स्पष्ट करत
व्हाईल लूप कंडिशन डीओ समथिंग विथ लूप इन्क्रिमेंट व्हेरिएबल
माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये कोड आहे
मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास क्टर्टल एडिटर मध्ये पेस्ट करते
हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या क्टर्टल एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा
प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरवात करा
मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे
मी कोड समजावून सांगते
चिन्ह त्याच्या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते
याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होणार नाही
रिसेट कमांड टर्टल ला त्याच्या डिफॉल्ट स्थानावर सेट करते
x0 एक्स ते झेरो पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते
प्रोग्राम मधील मेसेज दुहेरी अवतरण चिन्हात कीवर्ड मेसेज च्या नंतर दिलेला असतो
मेसेज कमांड स्ट्रिंग ला इनपुट प्रमाणे घेते
हे स्ट्रिंग्स वरुन टेक्स्ट समाविष्ट असलेला डायलॉग बॉक्स दर्शविते
व्हाईल x30 व्हाईल कंडीशन तपासते
xx3 वेरियबल x ची वॅल्यू 3 ने वाढविते
फॉन्टसाइज 15 प्रिंट कमांडद्वारे वपारलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते फॉन्टसाइज क्रॅमांकास इनपुट च्या रूपात घेते
पिक्सेल मध्ये सेट करते
फॉरवर्ड 20 कमांड टर्टल ला कॅन्वस वर 20पाऊल पुढे सरकवते
प्रिंट x कॅन्वस वर वेरियबल एक्स ची वॅल्यू दर्शविते
प्रोग्राम रन करण्यासाठी मी रन बटना वर क्लिक करते
मेसेज डायलॉग बॉक्स दर्शित होतो
मी ओक वर क्लिक करते
कॅन्वस वर मल्टीपल्स ओएफ 3 फ्रॉम 3 टीओ 30 दर्शित झाले आहे
टर्टल कॅन्वस वर 20 पाऊल पुढे सरकले आहे
चला पुढे फोर loopसह कार्य करू
फोर लूप हे गणन लूप आहे
प्रत्येक वेळी फोर loopच्या आतील कोड निष्पादीत होतो
शेवटच्या वॅल्यू वर पोहचेपर्यंत वेरियबल ची वॅल्यू वाढत जाते
मी फोर लूप ची रचना समजावून सांगते
फोर व्हेरिएबल स्टार्ट नंबर टीओ एंड नंबर Statement मी सध्याचा प्रोग्राम क्लियर करते
मी क्लिअर कमांड टाइप करते आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी रन करते
मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास क्टर्टल एडिटर मध्ये पेस्ट करते
कृपया हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या क्टर्टल एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा
प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरूवात करा
मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे
मी प्रोग्राम समजावून सांगते
चिन्ह लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते
रिसेट कमांड टर्टल ला त्याच्या डिफॉल्ट स्थानावर सेट करते
r0 र ते झेरो पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते
फोर x 1 टीओ 15 फोर कंडिशन ला 1 ते 15पर्यंत तपासते
rxएक्स12 वेरियबल र ची वॅल्यू मोजते
फॉन्टसाइज 18 प्रिंट कमांड द्वारे वापरलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते
प्रिंट r कॅन्वस वर वेरियबल र ची वॅल्यू दर्शविते
फॉरवर्ड 15 कमांड टर्टल ला कॅन्वस वर 15पाऊले पुढे सरकवते
गो 10250 Turtleला कॅन्वस च्या डाव्या बाजुवरून 10 पिक्सेल्स आणि कॅन्वस च्या सर्वात वरुन 250 पिक्सेल्स वर जाण्यास कमांड करते
टर्टल कोणत्याही वेळेच्या अंतरा शिवाय सर्व प्रिंट कमांड दर्शित करते
वेट 2 कमांड पुढील कमांड निष्पादीत करण्या अगोदर टर्टल ला 2 सेकंदा साठी थांबविते
प्रिंट कमांड स्ट्रिंग ला दुहेरी अवतरण चिन्हात दर्शविते आणि वेरियबल r ही दर्शविते
प्रोग्राम रन करण्यासाठी मी रन बटना वर क्लिक करते
कॅन्वस वर पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स च्या गणिता चा क्रम आणि पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स चे गणित दिसत आहे
टर्टल कॅन्वस वर 15 पाऊले पुढे सरकला आहे
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण व्हाईल लूप आणि फोर लूप वापरणे शिकलो
असाइनमेंट रूपात मी तुम्हाला मूल्यमापन करण्यासाठी प्रोग्राम लिहिण्यास सांगत आहे
व्हाईल लूप वापरुन 2 ला गुणा
फोर लूप वापरुन पाढ्या चा गुणाकार करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर या प्रॉजेक्ट चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो